फोटो मध्ये गौतम बुद्धांची मूर्ती दिसत आहे. आजूबाजूला झालर लावलेले दिसत आहे. पांढऱ्या कलरच घुमट दिसत आहे.

आजू बाजूला उंच अशी झाडे दिसत आहे. पिवळ्या रंगाची दोन झाडे दिसत आहे. आकाश दिसत आहे. कंपाऊंड मध्ये दोन पिवळे बो खांब दिसत आहे.

ते एक झाड अ दिसत आहे ज्याची पाने पूर्ण पिवळा रंगाची दिसत आहे.

अ मॉल मधले स्नॅक्स के सेंटर आहे तेचा मधे मॅग्गी --

वरांडा केलेला आहे बसण्यासाठी समोर एक गोलाकार ठिकाण जिथे बसण्यासाठी जागा केलेली आहे लाइट दिसत आहे तीन लाइट दिसत आहे एक निळ्या कलरच घसरगुंडी एक पिवळे कलर ची घसरगुंडी.

एक टाकी दिसत आहे पाइपलाइन दिसत आहे खाली एक गोल अस सिलेंडर टाइप दिसत आ--

एक वर्तुळ आकार पात दिसत आहे चौकोनी ब्लॉक तयार केलेले दिसत आहे मशीन च रंग लाल दिसत आहे.